कोकोनट का पेड़ घातला तीन-चार कोकोनट का पेड़ घातला सामने व्हाइट कार्ड --

सामने से छोटे-छोटे बच्चे लगतल. सामनेसे बाम्बू लगतल. सामनेसे पेड़ लागत मौसम अच्छा लगतल. या इलैक्ट्रिक वायर लगतला. हमे नीचे बिल्डिंग लागतल. बिल्डिंग च्या नीचेसे कुछ लोग दिखतल--

माझा एक मौसम अच्छा लगतल मला दूर दूर तक आणि दिखतल मला मौसम के सामनेछा बिल्डिंग लगतल बिल्डिंग मा सामनेछा काँचला लगतल माला चेअर लगतल माला कार दिख --

सामनेच्या फूल लागतला आइट साइड अजू-बाजूच्या बिल्डिंग लगतला हरे-भरे पेड़ लागत ला बाम्बू लागतला इसमे लागतला मौसम अच्छा लगतला सामने से मौसम --